सी आणि C मधील फंक्शन कॉल्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण फंक्शन कॉल्स च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की कॉल बाय वॅल्यू
कॉल बाय रेफरन्स
आपण यास काही उदाहरणा द्वारे करू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहे
फंक्शन्स कॉल बाय वॅल्यू च्या परिचया सह प्रारंभ करूया
फंक्शन कडे आर्ग्युमेंट्स पास करण्याची ही एक पद्धत आहे
जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो
फंक्शन कडे पास करण्यापूर्वी फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल फंक्शन मध्ये तसेच राहतील
फंक्शन च्या बाहेर हे प्रभावित होणार नाही
फंक्शन कॉल बाय वॅल्यू वरील एक प्रोग्राम पाहू
मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे
तो मी उघडेल
कृपया लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव callbyvalसी
या प्रोग्राम मध्ये आपण एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत
मी कोड समजवुन सांगते
ही हेडर फाइल आहे
येथे आपल्याकडे फंक्शन क्यूब आहे
एक आर्ग्युमेंट म्हणून इंट एक्स आहे
या फंक्शन मध्ये आपण एक्स च्या घनाचे गणन करू आणि एक्स ची वॅल्यू रिटर्न करू
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण न् ला 8 अशी वॅल्यू देऊ
न् हे इंटिजर वेरीयेबल आहे
त्यानंतर आपण फंक्शन क्यूब कॉल करू
न् ची वॅल्यू आणि न् चा घन प्रिंट करू
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस callbyvalसी स्पेस हायफेन ओ स्पेस वळ
Enter दाबा
आता टाइप करा डॉट स्लॅश वळ
Enter दाबा
असे आउटपुट दर्शविले जाईल क्यूब ओएफ 8 इस 512
आता आपण फंक्शन कॉल बाय रेफरन्स पाहु
आपल्या स्लाइड्स वर जाऊ
फंक्शन कडे आर्ग्युमेंट्स पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे
ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते
फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो
या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला पॉइंटर टाइप असे घोषित करावे लागेल
फंक्शन कॉल बाय रेफरन्स वरील एक उदाहरण पाहु
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव callbyrefसी आहे
ही आपली stdioह म्हणून हेडर फाइल आहे
त्यानंतर आपल्याकडे स्वप फंक्शनआहे
हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल
आ ची वॅल्यू बी च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट
तुम्ही पाहु शकता की फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स पॉइंटर टाइप आहे
येथे आपण टीटी हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे
प्रथम आ ची वॅल्यू टीटी मध्ये संचित होते
नंतर बी ची वॅल्यू आ मध्ये संचित होते
आणि नंतर टीटी ची वॅल्यू बी मध्ये संचित होते
या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण आय आणि जे असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत
नंतर यूज़र इनपुट म्हणून आय आणि जे च्या वॅल्यूज घेऊ
एम्परसँड आय आणि एम्परसँड जे आय आणि जे चे मेमरी एड्रेस देईल
प्रथम आपण स्वॅपिंग अदलाबदल करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू
नंतर आपण फंक्शन स्वप कॉल करू
आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्राम कार्यान्वीत करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस कॉलबायरेफ डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस रेफ
Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश रेफ
Enter दाबा
आपल्यास enter ठे व्हॅल्यूज दिसेल मी 6आणि 4असे प्रविष्ट करते
असे आउटपुट दर्शविले जाईल बेफोर स्वॅपिंग 6 एंड 4 आफ्टर स्वॅपिंग 4 एंड 6 आता समान प्रोग्राम C मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु
माझ्या कडे कोड आहे त्यावरून एकदा नजर फिरवू
हा दुसरा प्रोग्राम आहे फंक्शन कॉलबायरफरन्स
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव callbyrefसीपीपी आहे
चला कोड पाहु
ही आपली आयोस्ट्रीम म्हणून हेडर फाइल आहे
येथे आपण एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत
फंक्शन ची घोषणा C प्रमाणे आहे
या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून एम्परसँड एक्स आणि एम्परसँड य पास केले
हे आपल्यास एक्स आणि य चे मेमरी एड्रेस देईल
त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू
उर्वरित कोड आपल्या सी कोड च्या प्रमाणे आहे
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट आणि स्कॅन्फ स्टेटमेंट च्या जागी सिन आहे
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस callbyrefसीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस रेफ1 Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश रेफ1 Enter दाबा
इथे असे दर्शित होईल Enter व्हॅल्यूज ओएफ आ एंड बी मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते
आउटपुट दर्शविले जाते बेफोर स्वॅपिंग आ एंड बी 4 एंड 3 आफ्टर स्वॅपिंग आ एंड बी 3 एंड 4 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे
परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो फंक्शन कॉल बाय वॅल्यू
आणि फंक्शन कॉल बाय रेफरन्स
असाइनमेंट C मधील कॉल बाय वापरुन संख्येच्या घनाचे गणन करणार
समान प्रोग्राम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे